लिब्रिऑफिस द्रव मधील सामान्य संपादन आणि छपाई कार्य या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये तुम्ही द्रव पेज मर्जीन सेट करणे पेज क्रमांक दिनांक वेळ निविष्ट उंडो आणि रेडो कृती पेज नामांतर पेज प्रिंट करणे शिकाल
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्शन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334 वापरणार आहोत
वॉटरसायकल फ़ाइल उघडून वॉटरसायकल डायग्राम असलेले पेज निवडू
या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू
पेज मार्जिन ची आवश्यकता
000046 000042 पेज च्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी पेज मार्जिन्स अंतर निश्चित करते
उदाहरणार्थ चित्र प्रिंट करून फ़ाइल करायची गरज असल्यास
मार्जिन खात्री करते कि या बाजूवर पुरेशी जागा आहे
म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही
पेज मार्जिन्स सेट करून वॉटरसायकल चित्राची प्रिंट काढू
हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत तो प्रमाणित नाही
त्याची रुंदी आणि उंची 20 सीएमएस आहे
त्याचा तळ भागाची मार्जिन15 सीएमएस असणे आवश्यक आहे
हे माप सेट करण्यास मेन मेन्यु वरून फॉर्मॅट निवडून पेज वर क्लिक करा
पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
पेज tab निवडा
विड्थ आणिHeight फिल्ड मध्ये वॅल्यू 20 एंटर करा
मार्जिन्स खाली बॉटम फिल्ड मध्ये 15 एंटर करा
उजव्या बाजूस द्रव पेज चा पूर्वेक्षण दिसेल
हा प्रिव्ह्यू द्रव पेज मध्ये केलेले बदल दर्शविते
OKवर क्लिक करा
चित्र कसे दिसते
चित्र पेजच्या बाहेर आले आहे
याचा अर्थ प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल
खात्री असावी चित्र नेहेमी मार्जिन च्या आत असावे
चित्र काढताना चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही
म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे
पुन्हा मेन मेन्यु वरून फॉर्मॅट निवडून पेज वर क्लिक करा
पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
पेज tab वर क्लिक करा
drop डाउन यादीतील फॉर्मॅट वर क्लिक करून आ4 निवडा
हि खरी मार्जिन आहे जी सेट केली होती
ओक वर क्लिक करा
चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे
द्रव पेज वरून पेज सेटअप डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता
पेज वर right क्लिक करून आणि कॉन्टेक्स्ट मेन्यु वापरून
कॅन्सेल वर क्लिक करून डायलॉग बॉक्स च्या बाहेर येऊ
आता पेज क्रमांक दिनांक वेळ निर्मात्याचे नाव निविष्ट करू
वॉटरसायकल चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ
मेन मेन्यु वर जा इन्सर्ट निवडून Fieldsवर क्लिक करा
फील्ड्स यादी दिसेल
फील्ड्स द्रव द्वारे आपोआप उत्पन्न झालेले व्हॅल्यूज अंतर्भाव करते
आपल्याला केवळ द्रव द्वारे उत्पन्न झालेले फील्ड्स आणि व्हॅल्यूज निविष्ट करावे लागेल
पेज नंबर वर क्लिक करू
टेक्स्ट बॉक्स 1नंबर सह द्रव पेज वर निविष्ट झाला आहे
टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू
बॉक्स ड्रॅग करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा
नंबर बॉक्स अलगद हलविण्यास त्यास निवडून Shift के दाबा
त्यास आणखीन खाली घेऊ
द्रव फ़ाइल मधील पेज 2वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू
त्यास पेज नंबर नाही
जेथे आपण फिल्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे
पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू
मेन मेन्यु वरून Formatवर क्लिक करून पेज निवडा
पेज सेटअप डायलॉग दिसेल
पेज tab वर क्लिक करा
लेआउट settingsखाली फॉर्मॅट निवडा
drop downयादी वरून abसी निवडा
ओक वर क्लिक करा
पेज नंबर 1 2 3 हून बदलून आ बी सी झाला आहे
यास कोणत्याही फॉर्मॅट मध्ये बदलू शकता
दाते आणि टाइम फिल्ड निविष्ट करणे शिकू
द्रव पेज वरDate आणि टाइम स्टॅम्प्स निविष्ट करू शकता
इन्सर्ट आणिFieldsवर क्लिक करून करू शकता
पहिले दाते आणि टाइम आहे
इतर दाते आणि टाइम आहे
दाते आणि टाइम पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते
हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते
दुसऱ्या बाजूला दाते आणि टाइम पर्याय जेव्हा ही फ़ाइल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते
येथे टाइम निविष्ट करू
पेज च्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबर च्या वर बॉक्स dragआणि स्थित करू
जेव्हाही द्रव पेज उघडाल निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल
हि फ़ाइल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू
येथे पेज नंबर ओने वर निर्मात्याचे नाव जसे टीचर
रचायचे आहे
पेज ओने वर जा
मेन मेन्यु वर जा टूल्स निवडून Optionsवर क्लिक करा
ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल
ऑप्शन्स डायलॉग बॉक्स मध्ये LibreOfficeवर क्लिक करून यूझर Dataवर क्लिक करा
डायलॉग बॉक्स च्या उजव्या बाजूवर युजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता
आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता
firstलास्ट nameइनिशियल्स मध्येTeacherटेक्स्ट Aआणि बी अनुक्रमे एंटर करू
ओक वर क्लिक करा
मेन मेन्यु वरून Insertवर क्लिक करूनFields निवडा आणि Authorवर क्लिक करा
टेक्स्ट बॉक्स मध्ये टीचर आ बी नाव निविष्ट झाले आहे
या बॉक्स ला ड्रॅग करून द्रव पेज च्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या टाइम फिल्ड च्या थोडेसे वर स्थित करू
जर आपल्याला द्रव पेज मधील निविष्ट केलेली फिल्ड काढायची असेल तर
टेक्स्ट बॉक्स निवडून डिलीट के दाबा
ऑथर नामे फिल्ड डिलीट करू
हि कृती उंडो करायची असल्यास
कोणतीही कृती CTRL आणि झ के सोबत दाबून उंडो करू शकता
शेवटी केलेली ऑथर फिल्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही
फिल्ड पुन्हा दिसेल
मेन मेन्यु वरून सुद्धा कृती उंडो किंवा रेडो करू शकता
मेन मेन्यु वरून एडिट निवडून Redoवर क्लिक करा
निर्मात्याचे नाव दिसणार नाही
आपण केलेल्या सर्व फिल्ड चे निवेशन CTRLZ कीज दाबून उंडो करू
उंडो आणि रेडो कमांड्स साठी कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरू शकता
उंडो करण्यास CTRL आणि झ के सोबत दाबा
रेडो करण्यास CTRL आणि य के सोबत दाबा
टयूटोरियल थांबवून असाइनमेंट करा
निर्मात्याचे नाव बदलून सेव करा
पेज वर आणखीन दोन बाण जोडा
पेज त्वो वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा
शेवटच्या पाच कृती उंडो आणि रेडो करा
उंडो आणि रेडो पर्यायाने केलेल्या सर्व कृती उंडो झाल्या का नाही तपासा
या पेज ला वॉटरसायकलस्लाईड नाव देऊ
पेजेस पाने मधील स्लाईड निवडा
right क्लिक करून रिनेम पेज निवडा
रिनेम स्लाईड डायलॉग बॉक्स दिसेल
नामे फिल्ड मध्ये वॉटरसायकलस्लाईड नाव एंटर करू
ओक वर क्लिक करा
या पेज वर कर्सर ठेवा
तुम्ही वॉटरसायकलस्लाईड नाव पाहू शकता का
पेज च्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे
प्रिंटींग पर्याय सेट करून वॉटरसायकल चित्राला प्रिंट देऊ
मेन मधील फाइल वर क्लिक करून Printवर क्लिक करा
प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल
जनरल आणिOptions टॅब्स च्या खालील सेटिंग्स जाणून घेण्यास कृपया लिब्रिऑफिस राइटर सिरीज मधील व्ह्यूइंग एंड प्रिंटिंग डॉक्युमेंट्स वरील टयूटोरियल पहा
डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रीव्युव क्षेत्र दिसेल
उजव्या बाजूच्या प्रिंट डायलॉग बॉक्स मध्ये चार बटन समाविष्ट आहेत
जनरल लिब्रिऑफिस drawपेज layoutऑप्शन्स लिब्रिऑफिस द्रव मधील विशिष्ट पर्याय पाहू
लिब्रिऑफिस द्रव tab वर क्लिक करा
पेज नामे दाते आणि टाइम बॉक्सेस तपासू
हे चित्रासहpage नामे दाते आणि टाइम प्रिंट करेल
चित्र प्रिंट करण्यास ओरिजिनल कलर्स एंड फिट टीओ प्रिंटेबल पेज निवडू
वॉटरसायकल चित्र प्रिंट करण्यास प्रिंट वर क्लिक करा
प्रिंटर अचूक कॉनफिगर्ड असल्यास चित्र प्रिंट देण्यास सुरु करेल
हे टयूटोरियल येथे संपत आहे
या टयूटोरियल मध्ये तुम्ही द्रव पेज मर्जीन सेट पेज क्रमांक दिनांक वेळ निविष्ट उंडो आणि रेडो कृती पेज नामांतर पेज प्रिंट करणे शिकलात
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
आणखीन दोन पेज निविष्ट करा
प्रत्येक पेज साठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या टयूटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्विटेशन प्रिंट करा
प्रत्येक पेज मध्येPage काउंट फिल्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर प्रोजेक्ट चा भाग आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो